एक गेट बनवलेले आहे एक व्यक्ती आत मध्ये जात आहे तर एक व्यक्ती गेट वर एन्ट्री करत आहे.

यामध्ये आपल्याला पिंजऱ्यामध्ये एक पोपट दाखवलेला आहे पोपट हा पोपटी कलर चा असून त्याच्या चोच आणि डोळ्याच्या खालती --

या चित्रामध्ये एक रॅक दिसत आहे या रॅक मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहापत्ती ठेवलेल्या आहेत.

यामध्ये आपल्याला तिकीट घर दिसत आहे. तिकीट घर मध्ये दोन लाईन आहेत.

खाली एक सुंदर नदी पण दिसत आहे या नदीच्या साईडला एक मुलगा पण बसलेला दिसत आहे व हे सुंदर चित्र त्याच्या डोळ्यांनी बघत आहे असे दाखवले आहे.